एक वर्ष पूर्ण व्हायच्या आधी चार दिवस त्यांनी भेट दिलेलीय. युक्रेनसोबत ऐक्यभावना दर्शवण्यासाठी त्यांनी हि कृती केली असं म्हंटल जात. रशिया आणि युक्रेनवर वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी जो पहिला हल्ला केला, त्या हल्ल्याचं तुम्ही बघितलं असेल, आज बी हल्ला प्रतिकारक चालूय ते, आजही चालू आहे. दोन हजार नऊ मध्ये, झेलेन्स्की युक्रेनचे अध्यक्ष झाले होते. युक्रेनचे ते अध्यक्ष झेलेन्स्की कधी झाले? असा प्रश्न आला तर एकोणीस मध्ये, अध्यक्ष झाले होते. त्यानंतर बघा, युक्रेनची राजधानी कीव, आणि ह्या कीव ह्या ठिकाणीच, जवळजवळ तेवीस तास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, हे युक्रेनचे अध्यक्षला भेटले. किंवा युक्रेनमध्ये उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी, जोखीम पत्करून युद्ध जर्जर युक्रेनला भेट दिली. ती खूप महत्वाची घटनाय कि तिथे युद्ध चालूय. तरी देखील अमेरिकेचे रा राष्ट्राध्यक्ष यांनी भेट दिलेली आहे. बायडेन जवळपास तेवीस तास युक्रेन मध्ये होते. पन्नास कोटी डॉलर ची मदत त्यांनी यावेळेस युक्रेनला जाहीर केलेली आहे. त्यांनी त्यावेळेस काय statement दिलं? काय उद्गार काढले. अशा स्वरूपाचे पण प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात बघा. झेलेन्स्की अजूनही उभे आहेत. काय विधान वापरलय? झेलेन्स्की अजूनही उभे आहेत. युक्रेन उभा आहे. म्हणजे तो देश आणखीनही उभा आहे. अन त्याच्यापेक्षा पुढलं वाक्य महत्वाचेय. लोकशाही उभी आहे. असे गौरव उद्गार बाय अं जो बायडेन यांनी काढलेले आहेत. त्यामुळे हे उद्गार आहेत. युक्रेनच्या संदर्भात भेट दिल्यानंतर कोणते उद्गार काढले? अशा स्वरूपाचाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपुन अंदाज बांधणं गरजेचं आहे. आणि हि एक आंतरराष्ट्रीय महत्वाची घटना आहे. NATO बरोबर जी काही जवळीकता वाढत चालली, युक्रेनची, जो काही रशिया मधनं निर्माण झालेला आहे. तर तेच रशिया ला नकोय. कारण NATO च एकदा सदस्यत्व मिळालं तर जे काई तीस राष्ट्र आहेत, त्या NATO चा असा motto आहे कि त्या तीस राष्ट्रावर जर हल्ला झाला, तर सम ते असं समजतात कि आपल्या सर्व राष्ट्रावर हल्ला झाल्यासारखं. म प्रत्येक राष्ट्र मदतीला येत. म रशियाचा म्हणणं काय कि युक्रेननं NATO च सदस्यत्व घेऊ नये.

युक्रेनचा बचाव म्हणजे लोकशाहीचा बचाव. असा संदेश NATO पश्चिम विरोधी देशापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न या भा बायडेन यांच्या ज्या भेटीन भेटीतनं साध्य होतो. अमेरिके बरोबर अणुअस्त्र करार स्थगित करीत असल्याची घोषणा एकवीस फेब्रुवारी, वीस फेब्रुवारीला भेट दिली. जो बायडेन न आणि एकवीस फेब्रुवारीला रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन जे आहेत त्यांनी एकवीस फेब्रुवारीला काय म्हण्टलंय? अणुअस्त्र करार स्थगित, आता कोणता अणुअस्त्र करार अन तो कधी झाला होता, हा भाग महत्वाचाय. बघा अमेरिका आणि रशियामध्ये, दोन हजार दहा मध्ये, new start हा एकमेव अणुअस्त्र प्रचार म्हणजे, अं

इथं काय सांगितलंय, हा करार आम्ही स्थगित करत आहोत. असं declare कोणी केलं? रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी declare केलं. मग हा जो काही न्यू स्टार्ट करारे हा कधी झाला होता? दोन हजार दहाला झाला होता. त्यात काय म्हंटल होत हे देखील आपल्याला माहित असणं,

वेदेव यांनी दोन हजार दहामध्ये हा करार केला. आणि त्यानुसार दोन्ही देशांना जास्तीत जास्त एक हजार पाचशे पन्नास अणुअस्त्रें आणि सा सातशे अणुअस्त्र वाहून क्षेपणास्त्राचे, अं बाळगता येतील असे निश्चित करण्यात आले होते. म्हणजे बघा, एक हजार पाचशे अणुअस्त्र नि सातशे अणुअस्त्र वाहू क्षेपणास्त्रे बाळगता असे निश्चित करण्यात आले. म्हणजे बघा या करारानुसार काय? न्यू स्टार्ट करारानुसार काये हे आपल्याला माहिते. नेमकं कोणतं करार झाला? कधी झाला? कोणामध्ये झाला? हे माहित असणं गरजेचंय. जो बायडेन यांनी जी काईयुक्रेनला भेट दिली, त्याच्या संदर्भातलं हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर, पुढली जी काई महत्वाची घटना आहे, ते देखील आंतरराष्ट्रीय घटना खूप महत्वाची आहे. अं फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये घडलेली. चीनची ballon चाचणी. आता ballon म्हणजे, तुम्हाला हे फुगा माहिती असेल. तो फुगा उंचीवर सोडला, आपुन कधी-कधी खेळण्यांमध्ये तो मजेशीर वापरतो. परंतु चीनने वेगळ्या उद्देशाने वापरलाय. चीनचे spy ballon अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी अमेरिकेच्या विमानतळ क्षेत्रात प्रवेश केला, बघा. चीन च जे काय ballon ए, spy ballon हे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी अमेरिकेच्या विमानतळ क्षेत्रात प्रवेश केला. तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी मोन्टाना या अमेरिकन आण्विक क्षेत्रात चिनी ballon आले. हे पहिल्यांदा तिथं जाणवलं अमेरिकेला. चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हे ballon पाडण्याचे आदेश दिले. F बावीस fighter jet ने क्षेपणास्त्र हल्ला करून हे ballon पाडण्यात आले. म्हणजे बघा, जे ballon पाठवले, अमेरिकेला काहीतरी धोका वाटत होता यांच्यापासन, या ballon पासन. मग ज्यावेळेस त्यांना ते आढळलं तीन फेब्रुवारी ला, त्यावेळी चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी हे ballon पाडण्याचे आदेश देण्यात आले F बावीस fighter jet ने, क्षेपणास्त्र हल्ला करून हे काय करण्यात आले? पाडण्यात आले. अशा पद्धतीनं हा एक भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे ballon अनेक चौरस foot चे असतात. चीनचे जे काय spy ballon एकशे वीस foot रुंद आणि एकशे तीस foot लांब होते. या ballon मध्ये helium वायू भरलेला असतो. कोणता वायू भरलेला असतो, असा प्रश्न आला तर, बघा, helium वायू भरलेला असतो. जमिनीपासून सदोतीस kilometer वर, उंचीवरून ते उडू शकतात. हवामानाशी संबंधित माहितीसाठी तसेच हेरगिरीसाठी, वापरले जातात. बघा, हवामानाच्या संबंधित माहितीसाठी आणि हेरगिरीसाठी. म अमेरिकेचा संशय काय होता कि हेरगिरीसाठी चीनने हे पाठवलय. म्हणून ते पाडण्यात आले. त्यानंतर बघा जानेवारी दोन हजार बावीस मध्ये,

Electrical grid मध्ये, ते आणू शकतात. असे अमेरिकेचे म्हणणे आहे. त अमेरिकेचं नेमकं काय म्हणणंय, ballon-ballon च्या माध्यमातन चीन आपल्यावर हल्ला करू शकतो, असं अमेरिकेचं म्हणणंय. याआधी जपानी सैन्याने पाच मे एकोणीशे पंचवीस ला, सर्वप्रथम जगामध्ये

कधी झाली, काय झाली, कधी सोडण्यात आली, कधी पाडण्यात आलं, भारतामध्ये कधी आलं होत, अशा स्वरूपाची आंतरराष्ट्रीय घडामोडी वर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर, फेब्रुवारी दोन हजार, तेवीस मधील अतिशय महत्वपूर्ण अशी घटना, हिडेनबर्ग अहवाल, हा अतिशय गाजला news मध्ये होता. media मध्ये होता. एक महिनाभर त्याच्या संदर्भात वाद चालू होता. चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी अमेरिकेतील, हॉन्सेससीक फायनान्शिअल कंपनी हिडेनबर्ग, हि financial company जी आहे, हिडेनबर्ग आहे, त्यांनी आपला अहवाल आला. भारतीय उद्योजक गौतम अदाणी यांच्या company स अनेक गोष्टी त्यांनी काय केल्या? उघड केल्या. म्हणजे बघा, हा हिडेनबर्ग चा अहवाल आला. आणि गौतम अदानी, जे काय उद्योजक आहे भारतातले मोठे, हे अडचणीमध्ये आले. मग या अहवालात अदानी समूहाबद्दल त्यांनी अठ्यांशी प्रश्न विचारले. किती प्रश्न विचारले? अठ्यांशी प्रश्न विचारले. या अहवालनंतर जगातील श्रि सर्वात श्रीमंत जे, तिसऱ्या number वर असणारे अदानी, पहिल्या वीस जणांच्या यादीतूनही बाहेर पडले. हा अहवाल येण्यापूर्वी, श्रीमंतांच्या यादीमध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर होते. अहवाल आल्यानंतर वीस जणांच्या जे काय पहिले विसे त्या यादीतन सुद्धा ते बाहेर पडले. आणि वीस हजार शब्दाचा अहवाल प्रसिद्ध केला. किती हजार शब्दाचा अहवाल प्रसिद्ध केला? वीस हजार शब्दाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. आता नेमकं हिडेनबर्गच काय आहे? हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याचे प्रमुख कोणेत? नेट अँडरसन हे प्रमुख आहेत.

कोणत्याही company त होणारी आर्थिक गडबड, त्याला आपण घोटाळा म्हणू. जो आर्थिक घोटाळा आहे, शोधून तिचा विस्तृत अहवाल तयार करण्याचं काम हि company करते. आणि गौतम अदानीच्या संदर्भात देखील त्यांनी हेच केलेलय. म्हणून त्यांच्या,

आणि account for मध्ये गुंतला आहे. त्यांनी घोटाळा केला. त्या पद्धतीचा या अहवालात म्हण्टलेलं आहे. हिडेनबर्ग अहवालामध्ये. त बघा, यांनतर फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये, कोणती महत्वाची घटना घडली आहे? केंद्रीय प्रदूषण नियंत्र नियंत्रण मंडळ, CPCB अहवाल दोन हजार तेवीस. CPB च्या जल गुणवत्ता व्यवस्थापन विभागाने, Populated reverse stages for restoration of water quality हा अहवाल तयार केला. कोणी तयार केला? CPCB न अहवाल तयार केलाय. यामध्ये देशभरातील सहाशे, तीन नद्यांचे विश्लेषण करण्यात आलय. किती नद्यांचे विश्लेषण करण्यात भारतातातील सहाशे तीन नद्यांचे. देशभरातून एकूण तीनशे अकरा नदी पट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर आहे. तीनशे अकरा बघा.

हि काय आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट नाई. परंतु तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो. CPCB-CPCB च्या अहवालानुसार सर्वाधिक प्रदूषित नदी पट्टे कोणत्या राज्यात आहेत. तर महाराष्ट्रात आहे. किती आहेत तर पंचावन्न आहेत. दुसरा क्रमांक मध्य प्रदेशचा लागतो. एकोणीस प्रदूषित नदी पट्टे आहेत. तिसरा क्रमांक बिहार आणि केरळचा लागतो. प्रत्येकी या दोन्ही राज्यात. बिहारमध्ये अठरा ए, आणि केरळ मध्ये देखील अठरा नदी पट्टे आहेत. अशा पद्धतीनं हा भाग लक्षात ठेवा. हा अहवाल कोणी तयार केला? किती नद्यांचं सर्वेक्षण केलं? एकूण किती प्रदूषित आहे? महाराष्ट्रात किती आहे? दुसरा क्रमांक कुठल्या राज्याचा? तिसरा क्रमांक कुठल्या राज्याचा? अन किती पट्टे प्रदूषित आहेत, अशा पद्धतीचा प्रश्न यावर format, होऊ शकतात. त्यानंतर पुढले, बघा, या च ह्यातलं महत्वाची घटना, प्रदूषित पट्टे कशामुळे झाले? कारण काय याच? उद्योगांमधील सांडपाणी नदीत सोडलं जात हे पाहिलं कारण. हे नदी पट्टे प्रदूषित का आहेत? तर पाहिलं कारण काय सांगितलय? जे काय उद्योग-धंदे आहेत शहरामध्ये, त्याच सांडपाणी आहे ते सगळं, समजा एखादा कारखाना चालूय. त्या कारखान्याच जे काही सांडपाणी आहे ते कुठं सोडलं जात? नदीत. हे कारणं ए. शहरातील drainage line नदीमध्येच सोडली जाते. ते एक दुसरं कारण दिलेलंय. आणि यातील रासायनिक घटक तशेच, काय म्हंटलय? हे जे काई सोडलेले असतात दोन भाग. यातील रासायनिक घटक तशेच इतर टाकाऊ वस्तूमुळे नद्या नदीची, पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होते. अशा पद्धतीनं हि देखील घटना महत्वाची आहे. त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीस मधील, एक आंतरराष्ट्रीय घटना खूप महत्वाची. याच्यावर परीक्षेला आपल्याला, प्रश्न विचारलाच जाऊ शकतो. आपण या topic च्या अंतर्गत बघा तुम्ही. तुर्की आणि सीरिया मध्ये जो काई भूकंप झालेलाय. त्या संदर्भातला प्रश्न विचारला जाईल. तुर्की आणि सीरिया मध्ये, दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी,

सात point आठ होती. भूकंप हा richter scale मध्ये मोजला जातो. या दोन देशात भुकंपबळी संख्या पन्नास हजाराच्या वर गेली आहे. आता त्याच्यापेक्षाही वर जाऊ शकते. भारताने तुर्कीत ऑपेरेशन दोस्त हे operation राबवले. इथं मात्र एक माझा असा अंदाजे. तुम्हाला इथं प्रश्न येईल. तुर्की आणि सीरियामध्ये जो काई भूकंप झाला. त्याला मदत करण्यासाठी भारताने कोणते operation राबवले? असा प्रश्न आला तर ऑपेरेशन दोस्त हे operation राबवले. तुर्कीचे, पंतप्रधान रेशब तय्यब अदोगन screen वर बघून घ्या व्यवस्थित. काय नावे? रेशब तय्यब अदोगन. भारतीय वायू सेनेचे C सतरा विमान, दोन आपत्ती व्यवस्थापन चंबूसह, Doctor राचे पथक व तातडीची मदत सामुग्री घेऊन तुर्कीत दाखल झाल झाले होते. इथे आहे म्हण्टलेलं आहे. मग आता यानंतर पुढला कोणता भाग महत्वाचा आहे यातला? भारताकडून NDRF चे पथक मदतीला पोचले.

तुर्की आणि सीरियामध्ये वारंवार भूकंप का होतात? तर हे वाक्य महत्वाचंय. काये? हा प्रदेश भूकंप प्रवण भूस्थराच्या मोठ्या प्रगब्ध रेषांच्या वर म्हणजे fault line वसलेला आहे. त्यामुळे इथे वारंवार भूकंप होतात. तुर्कीत का भूकंप होतात याची कारणय. Analytical स्वरूपात प्रश्न आला तर हा भाग महत्वाचायं. पृथ्वीच्या सर्वात बाहेरील थरामध्ये सुमारे पंधरा slab असतात. किती slab असतात? पंधरा slab असतात. या plates मधील सीमामध्ये अचानक झालेल्या कोणत्याही हालचालीमुळे भूकंप होऊ शकतो. तुर्की तुर्कस्तान anatolian toconic plate वर स्थित आहे. हा शब्द लक्षात ठेवा. Screen वर बघून घ्या. Anatolian toconic plate वर स्थित आहे. ज्या काही पंधरा slabs होत्या. बघा तुर्कस्तान anatolian toconic plate वर स्थित आहे. तुर्कस्तानच्या उत्तरेला Eurasian plate आहे. Eurasian आणि anatolian tecnotic plate मिलनबिंदू हा विशेषतः विनाशकारी म्हणून ओळखला जातो.

तेराशे एकोणचाळीस मध्ये, आठ richter scale चा तीव्रतेचा भूकंप झाला होता त्याठिकाणी. आणि त्यावेळेस तेहेतीस हजार नागरिकाचा बळी गेला होता. म्हणजे यावेळेस पन्नास हजारपेक्षा जास्तीय. त्यावेळेस तेहेतीस हजार,

कारण कि असं एकदा हा सुमारे असतो. Fix नसतो अशावेळेस. तर याठिकाणी एवढे बळी गेलेत, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. म या topic च्या बाबतीत लक्षात घ्या. भूकंप कधी झाला तुर्कीमध्ये? कोटी richter scale चा झाला? भारतणारे कोणते operation वापरले? आणि त्याठिकाणी भूकंपाची कारणं काये? तिथंच का भूकंप होतो नेहमी? म आता कितीवेळेस सांगितलं. शहात्तरवेळा भूकंप झाला आहे. म इथं शहात्तर वेळा, एवढा वेळा का होतो? तर त्याच कारण सुद्धा मघाच्या दोन-तीन statement मध्ये तुम्ही screen वर बघून घ्या. काय कारणंय ते.

त्यानंतर पुढला जो topic ए तो प्रादेशिक घडामोडीच्या संदर्भातला आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्राची परवानगी. आता शी related आहे किंवा हा topic political science च्या संदर्भातला आहे. आता political science मध्ये concept स्वरूपात एखाद्या ठिकाणच नाव बदलण्यासाठी काय-काय process असते. हि घटना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ते political science मध्ये तुम्ही वाचून घ्या. म इथं आपलं काय विचारलं जाऊ शकत? गेली अनेक वर्ष जे काय मागणी होती कि औरंगाबादचं आणि उस्मानाबादच्या नामांतराचे, त्यास परवानगी कधी देण्यात आली? चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला परवानगी केंद्राने दिली. हि तारीख विचारली जाईल. केंद्रांनी या नामांतराला परवानगी दिली चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला. त्यानुसार औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर, संभाजीनगर नुसतं नाही तर, हा शब्द महत्वाचंय. छत्रपती, संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव अशे नामांतर झाले. हा दोन भाग. यांच्यात काय महत्वाचंय? पाहिलं नाव कोणतं आणि नवीन नाव कोणतं. औरंगाबादचं, छत्रपती संभाजीनगर. आणि उस्मानाबादचे काय सांगितलंय? धाराशिव.

मग एकोणतीस जुन दोन हजार बावीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली. कि ज्या वेळेस सरकार याठिकाणी अं जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे यांनी बंड केला होता. त्यावेळेचे शेवटच्या cabinet मध्ये एकोणतीस जुन दोन हजार तत्कालीन मुख्यमंत्रीनि या संदर्भातली घोषणा केली होती. हा एक मुद्दा, सोळा जुलै दोन हजार बावीस च्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावेळीस मुख्यमंत्री कोण होते? एकनाथ, होते म्हणजे आहेच सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. पंचवीस आगस्ट दोन हजार बावीस ला पावसाळी अधिवेशनात ठराव मंजूर केला. हा एक मुद्दा वीस ऑक्टोबर दोन हजार बावीसला केंद्र सरकारसाठी नामांतराबाबत प्रस्ताव पाठवला. म्हणजे इथे एक लक्षात घ्या. नामांतराला राज्यांनी, तो प्रस्ताव पाठवणं केंद्राकडे गरजेचं असत. आणि अंतिम मंजुरी कोण देत असत? केंद्र सरकार. हा एक मुद्दाय. अन चोविस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला परवानगी केंद्राची परवानगी मिळाली. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेऊ शकता. त्यानंतर, फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये, महत्वाची घटना कोणतीय आणखीन एक आहे. तर शक्तीपीठ हवे. आता हे शक्तीपीठ हवे नेमकं काय? तर बघा, कोल्हापूर सह साडे, साडेतीन शक्तिपीठे, साडेतीन झालेलेय. तीन म्हणा. साडेतीन शक्तिपीठे नागपूर गोवा महामार्ग म्हणजे शक्तीपीठ हवे. आता शक्तीपीठ हवे बघा. हा सातशे सात kilometer चा आहे. सध्या नागपूर ते गोवा हे अंतर एक हजार kilometer पेक्षा जास्त आहे. नव्या महामार्गावर हे अंतर सातशे सात kilometer एवढे होणारे. म्हणजे एक हजर एक, कमी किती होणार? सातशे सात. हे शक्तीपीठ हवे मुळे. राज्यात किती शक्तिपीठं आहेत? साडेतीन शक्तिपीठं ए. तुम्ही बघितलं असेल कि कर्तव्यपद ज्याला आपण राजपद पूर्वी म्हणायचो. त्या कर्तव्यपथावर देखील या चित्राचा, साडेतीन शक्तिपीठाच्या दुसरा क्रमांक लावतात. ते आपण जानेवारीच्या video मध्ये पाहिलंय. याच्यावर आपल्याला detail इथे बोलणार नाही. पण इथं जो काई शक्तीपीठ ए. त्याच्या related हा topic असल्यामुळे हिथं तो उल्लेख केला मी. साडेतीन शक्तिपीठं आहेत. सध्या समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई असा आहे. जो काही मध्यंतरी उदघाटन केलं होत, नरेंद्र मोदी सरकारनं. नरेंद्र मोदी स्वतः हजार राहिले होते. आता या महामार्गाला जोडूनच कोल्हापूर मार्गे गोवा असा शक्तीपीठ महामार्ग स्थापन स्थापन केला जाणारा त्याची रचना केलेली आहे. बहुचर्चित नागपूर-मुंबई समृद्धी जलद महामार्गावर नागपूर ते गोवा हा प्रवास अकरा तासात जो हा करणारा नवा शक्तिपीठ महामार्ग, रस्ते विकास महामंडळ बांधणार आहे. कोण बांधणारे? रस्ते विकास महामंडळ बांधणार आहे. यामध्ये कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजा भवानी, माहूरची रेणुका, नाशिक येथील वणीची सप्तशृंगी अशी साडेतीन शक्तिपीठानं जोडणारा हा महामार्ग आहे. साडेतीन शक्तीपीठ त्याला नाव दिलय शक्तीपीठ. हवे असं या ठिकाणी नाव देण्यात आलेल आहे. त्यानंतर त्याच संदर्भातील दुसरी घटना ए. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग, त्याला आपण हावे म्हणू. दिल्ली-मुंबई हावे. पहिल्या टप्प्यात उदघाटन, बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी दोनशे शेहेचाळीस kilometer चा आहे. दिल्ली-दोसा-लालसोद हे पहिला टप्पाय. बघा काय म्हंटलय? दिल्ली, दोसा आणि लालसोट च्या पहिल्या टप्प्यात उदघाटन करण्यात आलं. कोणाच्या हस्ते करण्यात आलं? नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग हे विधान महत्वाचंय बघा. देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग, एक हजार तीनशे शाह्यांशी kilometer, इथे प्रश्न येईल. देशातील सर्वाधिक लांबीच्या महामार्गाचे नाव सांगा. आणि किती kilometer चा आहे. नाव दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग. आणि किती kilometer ए? एक हजार दोनशे शाह्यांशी kilometer, प्रवासाचा वेळ चोवीस तासाहून बारा तासावर, निम्म्यावर येणार आहे. हा महामार्ग ज्यावेळेस पूर्ण complete होईल, त्यावेळेस या ठिकाणी एक लक्षात घ्या. चोवीस तासाहून हे अंतर किती? बारा तासावर येणार आहे. हि देखील घटना आपल्यासाठी खूप महत्वाची, आहे. आता भारताची राष्ट्रीय राजधानी कोणती होती? नवी दिल्ली. आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबई, या दोन शहरांना जोडणारा हा महामार्ग ए. म्हणून बघा, भारताची राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली आणि भारताची, राष्ट्रीय आर्थिक राजधानी मुंबई जोडणारा हा दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग आहे. तुला माहितीय का? मला ते वाटलंच होत की, तू त्या काय म्हनतात त्याला coincidence नी नाही झाला मित्र आपन तू माझा number check केला त्याच्यामुडे आपन मित्र झालोय तेच ना number check केला मी अरे का मी बघायचो कोन आहे पंचवीस सत्तावीस number मी पहिल्या दिवसापासन कोन ए कोन कोन ए नाय का? ती मागची मुलगी पन नव्हती आनि तू पन नाई मग तू पाहाला secondsemester ला मग मी तुला ए जावरे जावरे इकडे ये इकडे ये इधर आ इधर आ तू पाहालाच नव्हता तेवा

मी पहिल्या याला आलोच नव्हतो न रे OMT पण नव्हतो नंतर direct अं covid लागलं आपलं मंग online batch चालू झाली त्याच्या नंतर मंग पंधरा वीस दिवस नंतर नंतर आलो होतो परत मी

मी पन first time मी पन एकटा एकटाच राहिलो बाबा मग नंतर भेटली हान लोकांची condition same च होती रे

हां तस झालं होत ते

त्यांच्या बरोबर असायचा ना अगोदर तू हां ते होत रे मध्ये हडू हडू बोलण चालू झाल्त ते पन बोलणं कोनामुड चालू झालं होत अभिजीत आहे ना आपला अभि जाधव

हां त्याच्यामुड बोलन चालू झालं होत त्याची न माझी मैत्री झाली पहिले आधी जित सोबत मैत्री झाली होती आता आपल्या वर्गामध्ये बी एक कोंबडी आहे बघ तुला सांगितलं नाही मी हा topic मागे काय विषय झाला होता मी bathroom ला गेलो होतो मध्ये मंग तिकडे गेले न तिकडे मंग जीत म्हनत होता तेला अभिला की, म्हने तुला अह हे करू देऊ का म्हने जोडी बनऊन देऊ का म्हने?

मग अभि बोलला हो न भावा करून देन म्हने तेवा आधी वाट्त हा जीत आहे न कोंबडी सोबत बोलायचं वाट्ट

हां त मंग विषय असा झाला बा त्यांचा विषय चालू होता मग जीत न ते म्हने ए ते म्हनायचे मला अं कोनाला सांगू नको म्हने फक्त एवढा topic बस नंतर मग एक दोन दिवसांनी मंग तिनी एकमेकांचं बोलन करून दिल तेवा हम्म सुरु झालं होत विषय

हम्म नंतर काय काय खायला घेऊन यायची काजू, बदाम वगैरे सगड खायला घेऊन यायची अथर्वला पकडलेल

अथर्व, निरंजन डबा घेऊन यायचे तिच्यासाठी रात्रीचे किती वाईट वाटत ना?

पन आपंन असं नाव नाई ग्यायच रे कोनाचं असं म्हनायचं होत मला

अं कस पुढे आपल्याला जर का recording कोणी ऐकली तर मग कोण होत हे दोन बोलणारे आपल्याला आवाज माहितीय त्यांचा असं पन होत न ते ते विषय झाले होते थोडे फार

अजून एक वर्ष पाहिजे होता पन आपलं college आहे न यार regular आनि strict पाहिजे होत म्हनजे आपन सगडे college ला regular गेलो असतो मग मजा अली असती हां हे कस बोलला

हान तेच न आपन म्हनजे मुलांनी जास्त मनावरचं नाई घेतलं रे

त्यामुडे नाई त मग अजून जास्त मजा आली असती कधी जायचं कधी नाई जायचं झालाय ते lecture वगैरे आपले regular एकदम perfect होत असले असते एकदम छान शिकवतायत उलट त्यांनी ना पहिल्या sem मध्येच आपल्याला दाखवून द्यायला पाहिजे होत तुमची attendance नाई आहे तुम्हाला mark कमी देत आहे असं जर का झालं असत त आपली attendance full राहिली असती आता सगड्यांची

मग काय आता असं lecture एक lecture केलं तरी असत वाट्टे की, बा यांनी केवढं lecture केलं

mark भेटून जातायत आता मागच्या वेडेस मी assignment केला नव्हता मग नंतर क्रिश्नानी पन नाई केल्यात मग आस होत असत ते क्रिश्ना म्हनायचा की, तुने अगर assignmen दिये नही है फिर भी तेरेको मेरेसे ज्यादा माक्स मिले म्हंटल यार मी केले होते assignment असं तस सांगितलं त्याला त्याला म्हंटल मी दुसऱ्यांचे copy करून टाकून दिले होते आता अं third sem ला पन कुठं हे केलं मी अं assignment च दिल्या नाहीत एक पन

हाओ third sem ला पन तू नाई दिले नाई दिल काहीच दिल नाई आता fourth sem येऊन गेला आपलं बघ

जुलै, जुन एकोणावीसमध्ये paper आय हो न ला paper आहेत एकोणावीस paper

हां hello अरे college जुलै end पर्यंत आपलं college येतोय की बोल बोल

आता जुलै end पर्यंत college संपत जुलै end पर्यंत college संपणार आपले

मग काय? आता placement च बघायला लागन रे हान placement च बघायचंय ना ती एक company ला apply केलाय रे मी stan tech म्हनून तिथं बघतो ते पन देऊन टाकतो म्हनजे दिवस चांगले तरी येतील आता पुढचे कुठल्या HR च आय का finance चय नाई finance ची म्हने काही तरी मी वाचलं नाई त्याचा data वगैरे आता read करावं लागेल मला न check करावं लागेल prepare पन करून घेतो

practice interview ची practice करायची बाबा

आपन एका company दिलाय internship चा interview

काय select केली ती पोर

नाई पन चांगले चांगले पन झाले न select ते म्हनय माझं main म्हनजे आता चांगले होनारच होते बाकी कोन कोन झालं होत एक आपलं जाधव झाला होता नंतर अजून कोन होत असं जे select होन्याच्या काबील नव्हते अरे लय झन होती बघ नाई न जाधव होता न तो एक कोनतरी होता तो तेलगू बोलायचा थोडा बोहोत हां ते बाहेरच होत second

तो एक होता अजून second year चे दोन मुलं होते ते चांगल्या company न्यान मध्ये आहेत रे लागले आता एक मुलगा आहे तो india mart मध्ये लागलाय आता त्याला कमीत कमी सात, आठ महिने होन्यात येतील त्याचा call आला होता मला परवाच्या दिवशी

हां तो विचारत होता मला काय म्हने आकाश काय करतोय काय नाई वगैरेच काय असं विचारत होता तो मुलगाय चांगला यार मनानं चांगला निघाला तो call केला बघ त्याने स्वतःहून

हम्म दहा एक minute बोललो त्याच्यासोबत अन मग सांगतो म्हण्टलं मी तुला तिकडे जर का india mart च्या finance च्या वगैरे company न्या असतील किवा HR च असेल म्हंटल तुमच्यामध्ये त opening त सांग म्हंटल मला मग तो म्हने की, GRfinance आनि HR ला कमी असत म्हने आमच्यकडे पन marketing साठी जर का असलं तर घेऊन घेऊ म्हने तुला तू फक्त marketing लाच खूप job आय आता तो आपले sir पन बघ की marketing च्या किती company न्या आनल्यात त्यांनी हान किती आनल्यात बापरे अजून अनेन तो खूप माग आपन marketing च्याच company न्यांना इतके आपली पन finance ची सांगून आनली त्यांनी न निघाली marketing ची ती